तर अचूक data गणनासाठी आम्ही उत्पन्नाऐवजी उपभोग खर्च पद्धत पसंत करतो. उदाहरण, तेरा टक्के लोक PPL आहेत. आम्ही उत्त्पन्नऐवजी दारिद्र्याच्या या मापनात, काही एकूण लोकसंख्येच्या प्रमाणत, गरिबांची संख्या व्यक्त केली आहे. हे मोजमाप head count ratio म्हणून ओळखले जाते. ज्या लोकसंख्येचे उत्पन्न किंवा खर्च या, एकूण मूल्यापेक्षा कमी आहे, ते दारिद्र्य रेषेखाली आहे.

आज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने अत्यंत प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. एक वेळ अशी होती की आपल्याला संदेश पाठवायचा असेल तर तार पाठवावा लागायचा किंवा राजा महाराजांच्या काळात संदेश हा दूतांद्वारे पाठवला जायचा. पण आता वेळ कशी राहिली नाही. आज आपण घरात ज्याच्याशी बोलायचे त्याला call लावून त्याच्याशी बोलू शकतो त्याला संदेश पाठवू शकतो म्हणजेच आपण त्याला message म्हणतो हे सर्व आज शक्य झाले आहे. Mobile मुळे mobile आज आपली

Mobile कधी शाप बनू शकतो, कधी वरदान म्हणू शकतो, कोणासाठी शाप कोणासाठी वरदान, आणि तो का आहे? आपण समजून घेणार आहोत mobile च्या शोधामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच आपले धावपळीचे जीवन देखील सुकर झालेले आहे. Mobile मुळे आपल्या अनेक समस्या दूर झालेल्या आहेत. तर आपण बघूया आधी Mobile मुळे आपल्याला झालेले फायदे. तर एक आहे online shopping. आज mobile मुळे आपल्याला कपड्यांची तसेच कोणत्याही घरगुती वस्तूंची shopping करण्यासाठी कुठंही दूर जाण्याची गरज पडत नाही. जागेवरच बसून आपण आपल्याला हव्या त्या कपड्यांची, घरगुती वस्तूंची online खरेदी करू शकतो. एवढेच नाही तर आपण दुकानात किमतीत ज्या त्या वस्तू खरेदी करतो त्यापेक्षा कमी किमतीत सुद्धा आपल्याला आणि पुन्हा घरपोच सुद्धा आपल्याला त्या वस्तू मिळू शकतात आणि हे mobile वर शक्य आहे. ऑनलाईन बुकिंग सुद्धा होऊ शकते हा दुसरा फायदा mobile चा. mobile चा वापर करून आपण घर बसल्या Railway चे online ticket book करू शकतो घरबसल्या एखादी car, cab करू शकतो, ती आपल्याला घरपोच घ्यायला येते आणि घरपोच सोडून देते. तसेच एखाद्या doctor किंवा

Mobile चा वापर करून आपण कोणालाही कुठूनही Google pay, phone pay, PayTM यासारख्या transactions वापर करून पैसे पाठवू शकतो. नंतर Mobile चा पुढचा फायदा आहे calling तसेच chatting. Mobile वर आपण दूर परदेशात बसलेल्या एखाद्या व्यक्तीला call करू शकतो. त्याच्याशी बोलू शकतो. Video call व्हिडिओ कॉल द्वारे व्यवस्थित बघून सुद्धा शकतो. फेसबुक, व्हाट्सअप आणि SMS या माध्यमांचा वापर करून कोणालाही संदेश पाठवू शकतो. त्याच्याशी chat करू शकतो. त्यानंतरचा फायदा आहे online saving.

घरात एका जागी बसून दूरवर बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना online झूम, गुगल मीट यासारख्या app चा वापर करून शिकवू शकतो. तसेच दूर परदेशात असलेल्या संस्थेत admission घेऊन तिथून online शिक्षण देखील आपण Mobile चा वापर करून घेऊ शकतो आणि याचा खास करून फायदा आपल्याला lockdown मध्ये खूप झालेला आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे. पुढचा फायदा आहे Mobile चा माहितीचे संकलन. आपल्याला जी माहिती असेल ती माहिती आपण mobile वरून internet द्वारे गुगल वर search करून तसेच युट्युब वरील video बघून सुद्धा मिळवू शकतो आणि ही चांगल्या प्रकारे आपल्या mobile मध्ये ही माहिती आपण save करू शकतो. पुढचा फायदा mobile चा आहे online earning. आज आपण मोबाईलवर काम करून blogging, युट्युब, Free lancing इत्यादी माध्यमांद्वारे पैसे देखील कमावू शकतो. mobile चा पुढचा फायदा आहे location शोधणे तसेच photo काढणे. Mobile चा वापर करून आपण गुगल मॅपद्वारे आपण आता कुठे आहे हे बघू शकतो तसेच आपल्याला जिथे जायचे आहे ते ठिकाण कुठे आहे, हे शोधू शकतो. इतकेच नाही तर आपल्याजवळ camera नसेल तरी mobile वर आपण आपला तसेच इतर कोणाचाही आणि कुठल्याही जागेचा photo काढू शकतो. अशा पद्धतीने आपण mobile internet चा वापर करून आज प्रत्येक पाहिजे ती गोष्ट करू शकतो.

आज mobile ने आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपल्या वेळेची तसेच आणि पैशाची सुद्धा आणि वेळेची बचत केलेली आहे. हे सगळे फायदे mobile मुळे झालेले आहेत. त्याबद्दल कोणाचेही दूमत नाही. परंतु mobile मुळे आपले काय आणि कोणते नुकसान झाले आहे ते सुद्धा बघायला हवे. तर पहिला मुद्दा आहे घरच्यांपासून माणसे दूर जात आहे. खूप जणांची आपण आज अशी तक्रार ऐकतो की आज mobile मुळे माणूस तंत्रज्ञानाच्या जवळ तर गेला आहे पण आपल्याच माणसांपासून तो दूर होत चालला आहे. याला कारण अनेक जण घरात कामावरून आल्यावर कुटुंबियासोबत बसलेले असताना देखील mobile वर चिकटलेले असतात. त्यामुळे माणसे एकमेकांपासून मानसिकदृष्ट्या दूर चाललेली आहे. दुसरा आहे लहान मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. लहान मुले mobile वर दिवसभर game खेळत बसतात. तसेच मित्र-मैत्रिणींशी फेसबुक व्हाट्सअपद्वारे दिवसभर chatting करत बसतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम त्यांच्या विकासावर होत असतो, निकालावर पडत असतो. लहान मुले mobile चा वाईट गैरवापर करतात. आज आपल्याला असे दिसून येते की लहान मुले आई-वडिलांनी अभ्यासासाठी घेऊन दिलेल्या mobile चा वापर Internet वरील अश्लील video बघण्यासाठी सुद्धा करतात आणि ही अत्यंत वाईट गोष्ट समाजामध्ये दिसून येत आहे. पुढचा तोटा आहे mobile चा chatting मुळे वेळ वाया जातो. आज mobile चा वापर करत असताना आपण दिवसभरात आपल्या जास्तीत जास्त वेळ online मित्रमंडळी सोबत वायफळ chatting करण्यात घालवतो. ज्यामुळे आपला खूप मौल्यवान वेळ देखील वाया जात असतो. पुढचा नुकसान आपल्याला असे होते रस्त्यावर अपघात घडतात. आज खूप जण रस्त्यावर चालत असताना देखील mobile वर chatting करत असतात. त्याचे परिणामस्वरूप त्यांना अनेक दुर्घ~ दुर्घटनांना देखील सामोरे जावे लागत असते. एवढेच नाही तर काहीजण mobile वर बोलताना driving करत असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत एखादी दुर्घटना म्हणजे अपघात देखील घडू शकतो. आणि त्यात त्यांना आपले प्राण देखील गमवावे लागू शकतात. पुढचा तोटा आहे, mobile मुळे स्फोट होणे. खूप जणांना वाईट सवय असते की chatting करत असताना किंवा game खेळत असताना mobile charging ला देखील लावतात. असे केल्याने mobile गरम पडून त्याचा स्फोट सुद्धा होऊ शकतो. आणि या भयंकर स्फोटामुळे आपल्याला आपले प्राण तसेच दृष्टी देखील गमवावी लागू शकते. पुढचे नुकसान आहे आपली bank details कोणीही चोरू शकतात. आज आपण प्रत्येक जण online पैसे पाठवण्यासाठी गुगल पे, फोन पे सारख्या माध्यमांचा वापर करतो. आणि यासाठी आपण आपल्या mobile चा password registered ठेवत असतो. जसे आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना माहीत असतो आशाने कोणीही मित्रमैत्रिणी, परिचित व्यक्ती आपल्याला नकळत आपल्या खात्यातील पैसे trans अं त्यांना त्यांच्या खात्यात transfer करू शकतो. तेवढेच नाही तर आपण आपल्या mobile मध्ये आपली bank details जपून ठेवली असतात ती देखील कोणीही आपल्या नकळत आपल्या mobile password लक्षात ठेवून चोरू शकतात. Headphone वर मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने कानाचा आजार जडतो.

नुकसान आहे शारीरिक आजार करणे नुकसान आहे शारीरिक आजार जडणे. आपण रात्री झोपताना आपला mobile हा chat करता करता कधीकधी झोप लागल्याने रात्रभर छातीवर ठेवून झोपत असतो. त्यामुळे आपल्याला छातीचा, हृदयाचा आधार देखील जडू शकतो. तसेच mobile चा किरणामुळे आपली दृष्टी खराब होऊ शकते. आपल्या सगळ्यांसाठी वरदान ठरलेला हा mobile आपल्यासाठी शाप करू नये त्यासाठी आपण काय करायला हवे ते आता बघू. mobile चा मर्यादित तसेच गरजेपुरता तसेच महत्त्वाच्या कामासाठी फक्त वापर करावा. आणि कुटुंबीय समवेत घरात असताना शक्य होईल तेवढा वापर कमी करावा. त्यामुळे आपल्या कुटुंबियांसोबत जास्त वेळ व्यतीत करता येईल. पुढचा आहे लहान मुलांना mobile देऊ नये. आणि जरी दिला तो मर्यादित वेळ पुरता आणि म्हणजेच online lecture attend करण्यासाठी आणि Online noted वाचण्यासाठी युट्युबवरील शिक्षणविषयक video बघण्यासाठी फक्त द्यायला हवा. पुढचा आहे लहान मुलांनी mobile चा गैरवापर करू नये त्यासाठी प्रौढचित्र video mobile वर बघू नये यासाठी

तसेच headphones लावून गाणे ऐकू नये. पुढचा आहे, mobile charging ला लावलेला असताना कधीच mobile चा वापर करू नका. पुढचा आहे आपला mobile चा password कोणाशी share करू नका आणि शक्यतो आपल्या mobile वर Face lock लावावा. याने mobile च्या समोर जोपर्यंत आपला चेहरा जाणार नाही, तोपर्यंत त्याचे lock खुलणारच नाही. आपले सर्व bank detailsmobile मध्ये ठेवू नये. अशाने कोणीही आपल्या mobile चा password माहित असलेली व्यक्ती आपल्या bank details चा गैरवापर करू शकणार नाही. मोठ्या आवाजात headphone वर गाणे ऐकू नये. त्यामुळे आपल्याला आणि इतरांना ही त्रास होणार नाही. रात्री झोपताना आपला mobile शरीरापासून लांब अंतरावर ठेवावा. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून mobile brightness कमी ठेवावा. असे सगळे शाप आणि वरदान या मुद्द्यांचा आपण विचार केलेला आहे. आशा आहे की आपल्याला ही माहिती आवडेल आणि आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. Thank you. नमस्कार! Hii आज अं आपण entertainment विषयी थोडं बोलणार आहोत. तर entertainment हे तर सगळ्यांना त माहीतच असंन. कारण कि entertainment म्हणजे आपण, अं म्हणजे आपल्या, अं म्हणजे आयुष्याला थोडं आपल्या शरीराला आपण थोडंसं अं म्हणजे time द्यायला पाहिजे. आपण entertainment करायला पाहिजे. entertainment मुळे आपण हासतो अन अं म्हणजे आपल्या आयुष्यात, अं entertainment हे खूप महत्वाचंच असं आहे. अन अं म्हणजे आपण थोडं comedy बघतो. म्हणजे इकडे तिकडे पण ऐकतो त त्यानी, अं जसं कि आपण picture बघतो. आणि त्यानीपण आपलं entertainment होतं. त तसचं अं म्हणजे आपण entertainment करण्यासाठी आपण खूप साऱ्या movie पण बघतो. जस कि picture पण बघतो. अन serial, गाणे ऐकतो त तसचं आपलं entertainment साठी आता, Mobile मध्येपण भरपूर काही आहे. अं entertainment करण्यासाठी लोकं अं insta वर reels बघतात, youtube बघतात. Youtube मध्ये पण खूप बघण्यासारखं आहे जे आपण, म्हणजे चांगलं बघू शकतो. लहान लेकरांना पण अं त्यांचं entertainment व्हावं म्हणून त्याच्यात अं cartoons वैगेरे सगळं येत. तसंच कि अं मोठ्या माणसांना पण चांगलं असं बघण्यासाठी you tube मध्ये पण खूप आहे serials,

अं सिमर हि खूप म्हणजे चांगली असती. अन म्हणजे खूप अशी शांत अशी असती. त तीचं प्रेम सोबत लग्न होतं. तसंच तिची सासू पण तिला खूप हे करती. त, त्याच्यात नावचं हे दिलेलंय . त तिच्यावरचं सगळी serial depend आहे. ती serial पण खूप छान आहे. माझी तर म्हणजे आता ती येत नाई. पण पहिले अं म्हणजे खूप सगळ्यांची favourite होती. खूप चांगलीपण होती. कलर्स चॅनेल वर येत होती ती serial. तसंच अं colors channels channel वरची बालिका वधू पण मला खूप आवडते. बालिका वधू मध्ये दाखवलेलंय कि त्याच्यात अं ते अं म्हणजे खूप लहानपणी तिचं लग्न झालेलं असतं, बालविवाह दाखवलेलाय. तर हे राजस्थानची ती serial आहे. त ती पण खूप छान आहे. तसंच, अं त्या दोघांचं लहानपणीचं लग्न करून त्याचं, राजस्थानमध्ये अं पहिले पण म्हणजे बालविवाह खूप करत होते. अन नंतर लग्न करून दिलं जात होतं. पण तिला तसं काही नव्हतं. तिचं लग्न केल्यावर तिला लगेचं सासरी घेऊन गेले. अं म्हणजे तिला असं जास्त जड काम पण नव्हते सांगत. पण तिची सासू तिला खूप लाड करत होती. तिला म्हणजे जसं जग्गूला प्रेम करायची तसंच,

अं तिला मुली प्रमाणे असं लाड करत नव्हती. अन मुलीसारखं समजत पण नव्हती. तसं तिची सासू म्हणजे आनंदीला खेळायला जाऊ द्यायची, शाळेत जाऊन द्यायची जग्गू सोबत. सोबत तीपण लग्न झाल्यावर शाळेत जायची. खेळायला पण जायची. अन जग्गू ते त्याच्या मित्रासोबत खेळायला गेल्यावर, अं आनंदी पण तिच्या मैत्रीणमध्ये तिकडं त तिच्या~ त्यांच्यासोबत आनंदीपण खेळायला जायची. तर म्हणजे इतकं असं चांगलं हे केलेलयं आनंदीला. अन नंतर मंग ते मोठं झाल्यावर लहानपणीपण त्यांनी खूप मज्जा केलेलीयं. आनंदीला तिकडं माहेरी आल्यावर, ते म्हणजे कधी तिची आ~ आईची आठवण आल्यावर लहान असताना, तर तिला माहेरीपण घेऊन यायचे कधी-कधी. अं तिचे सासू-सासरे घेऊन यायचे, कधी जग्गू यायचा bus मध्ये तिला घेऊन. Bus मध्ये पण खूप हसी-मजाक करायचे. त्यांना जास्त समज पण नव्हती. लग्न काये हे त्यांना म्हणजे माहितपण नव्हतं. असं त्या serial मध्ये दाखवलेलंय. खूप छान अशी serial आहे. तर मंग ते मोठे होतात अन, मोठे झाल्यावर त अं समजदार होता त मंग आप-आपल्या कामालं लागत. तसंच कि आनंदीपण म खूप मोठी होते. मंग जग्गू बाहेर अं गावी जातो, म्हणजे अं अं असं नौकरी वैगेरे करायला, पुढचं शिक्षण पूर्ण करायला, त तिकडचं त्याला एका मुलीसोबत प्रेम होतं. अन, तिकडचं म्हणजे ते जास्त रमतो पण आनंदी त्याची अं खूप दिवस वाट बघत असती. पण जग्गू काई लवकर येत नाई. अन घरी आल्यावर ते सोबत लग्न म्हणजे अं त्या मुलीला घेऊन येतो. ज्याच्यासोबत ते प्रेम करतो अन लग्न करून येतो. तसेचे मंग, आनंदीला खूप कस वाईट वाटतं बघून. अन ती पण मंग इकडं अं कोणत्यातरी collector सोबत अं ती तिलापण प्रेम होतं मंग तीचं जीवन पुढं, अं चालू ठेवती. म्हणजे जस कि तिला वाटतं कि जग्गूने त्याचं म्हणजे आयुष्य पुढं हे केलयं. तर म तिलापण थांबण्यात काई अं म्हणजे हे नाहीये. त ती पण ते तिचं पुढचं आयुष्य पुढं हे करती. अन त्या collector सोबत लग्न करती. अन तिचं जीवन पुढं चालू अं ठेवण्याचं हे करती ती. म्हणजे तिच्या आयुष्यात ती पण होऊन जाते. तर, अशी ती serial आहे. खूप छान serial आहे. अं बालिका वधू. तसंच अं मला अजून दुसऱ्या serial पण खूप आवडतात. जसत कि आता तुम्हाला माहितचे कि आपण दिवसभर काम करतो अन आजकालच्या असं अं म्हणजे अं अशा आ~ ह्याच्यात म्हणजे अं काळात आपण म्हणजे थोडं entertainment करायला पाहिजे. कारण कि दिवसभर काम-काम करून आपलं शरीर अं लई होणं जातं. त मंग थोडं comedy वैगेरे पण बघायला पाहिजे. तसचं कि मी picture पण खूप पाहिलेले आहेत. ते पण खूप comedy असतात. त्याच्यात पण entertainment होतं. जसं कि आता, एंटरटेनमेंट नावाचीचं एक picture आहे अक्षय कुमारची. ती पण खूप छान आहे. त त्याच्यातंपण अं म्हणजे सगळे कुत्रेचं दाखवलेलेत. अन अं असं छानशी अशी खूप हसण्याची अं picture आहे ती. अन त्याच्यात सगळेचं कुत्रेत तिथं. अक्षय कुमार म्हणजे कुत्रे~ कुत्रेच अं पाळतो. अन त्या कुत्र्यांचं लक्ष ठेवतो. त्यांना खायला ते सगळं अं देतो. अन त्याच्यातलं एक कुत्रं हे खूप चांगलं असतं. त त्याच्या नावावर सगळी, Property करून दिल्या जाते त सगळे त्या कुत्र्याच्याच मागं पळत असतात. कि त्या कुत्र्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण ते कुत्रं काही मरत नसतं. एवढी चांगली म्हणजे अं comedy picture आहे entertainment. दुसरीपण हेराफेरी picture पण खूप चांगली आहे. तसंच कि अजून picture पण म्हणजे भरपूर picture आहे. जसं कि आता अं नवीन picture मराठी मध्ये वेड निघलं होतं. तेपण खूप छान आहे.

पहिले अं क्या हाल मिस्टर पांचाली हे serial पण खूप छान आहे. स्टार भारत वर ती serial असेत. त त्याच्यात अं मिस्टर पांचाल च्या पाच अं बायको असतात. तर सगळे वेगवेगळे म्हणजे पाची पण वेगवेगळे अं म्हणजे जातीचे अन देशाचे असतात. अन सगळ्यांचं वेगळं काम असतं. त त्याच्यातली जी नटणारी असती त ती खूप म्हणजे, अं सुंदर असती, एक शिकणारी जास्त असती, एक स्वैपाक करणारी असती, आणि एक जास्त पूजा करणारी असती. अं अजून एक जास्त प्रेम करणारी असती. असं दाखवलेलंय त्या serial मध्ये. त्या म्हणजे, त त्या मुलं म्हणजे जे क्या हाल मिस्टर पांचाल त त्याच्या आईला सगळं गुण असलेली अं म्हणजे सून लागती. तर मंग त्या सगळी एवढं गुण एकंच सुनामध्ये, अं कधीच नसतात. तर मंग तो पाच लग्न करतो. अन मंग पाचीत एक-एक गुण वेगवेगळे असतात. कि एक शिकलेली असती, एक पूजारिण असती आणि एक प्रेम करणारी असती आणि एक अं म्हणजे, स्वैपाक करणारी असती. एक जास्त बोलणारी असती. असं त्या serial मध्ये दाखवलेलंय. खूप छान अशी serial आहे. अन खूप हसण्याचीपण खूप serial आहे. म्हणजे comedy serial आहे. तसंच कि निमकी मुखिया, अं खूप छान आहे. त्याच्यात दाखवलेलंय कि अं निमकी हि म्हणजे खूप असं गरीब घराची असती. अन ती म्हणजे खेड्या गावातून असती. पण अं तिला असं पुढं काहीतरी करण्याचं,

तर म्हणजे अं तिला असं सगळेपण तिला गावातले सगळे लोकं तिला खूप support करतात. नंतर तिचं लग्न होतं. तर लग्नपण तिचं बबलू सिंग सोबत होतं. त ते खूप श्रीमंत असतात. बबलू सिंग थोडा जास्तच आकडू असतो श्रीमंत असल्यामुळं. त त्याच चुकीने अं बबलू सिंग सोबत लग्न होतं. त हे ते serial मध्ये दाखवलेलंय. तसंच कि निमकी मुखिया नंतर अं बबलू सिंग तिला सोडून देतो. अं बबलू सिंग तिच्यावर प्रेम करत नाई. कारण ते चुकीने लग्न झालेलं असतं. निमकीला वाटतं कि आता मी एवढ्या मोठ्या घरी आली. अन तिला म्हणजे जास्त ती थोडी लालची नसती अन तिला,

अन तिची जी जे अं म्हणजे मोठी जाव असती तर ते सगळे तिला लई करतात. म्हणजे कशा ना कशाला तिला हे करतात. पण जे तीच अं म्हणजे हे अं हे असतं. म्हणजे सगळे तिला अं जास्त support करत नाई. पण तिचा जो असतो. त तो तिला लई support करतो. तसं तिचा नंदोई अं त्याची अं बे अं म्हणजे अशी चुकीची नजर अं निमकी मुखिया वर असती त, निमकी म्हणजे सगळं त्यांना ठिकाणी लावून हे करती. त्यांना सांभाळून घेती. पण नंतर मंग ती इकडं तिच्या माहेरी येति. तिला काढून देतात घरी. पण मग ते त्या अं निमकी च, तिचे आई-वडील, अन तिची बहिणपण असती. त तेच तिला म्हणजे घरी घेतात. अन खूप सांभाळून घेतात. नंतर मग त्या serial मध्ये दाखवलेलंय कि मंग ते निमकीचं, अं त्यांच्या गावाची होती. अन ते बबलू सिंग म्हणजे voting मध्ये हारतो. तर मंग सगळे निमकीवर जास्त जळायला लागतात. जास्त चिडतात तिच्यावर कारण कि ती मंग मुखिया झालेली असती. तर तिचा सासरा जो पहिले असत त तेपण म्हणजे निमकीवर जास्त ते अं म्हणजे अं चीड~ चिडतात. तिला म्हणजे असं अं म्हणजे तिला त्यांना वाटतं कि ही निमकी बनाव नाई. अं त्याच्यात अं म्हणजे मुखिया बनावं तर अं बबलू सिंग. त असं दाखवलेलंय serial मध्ये. त ती serial पण खूप छान आहे. मला तर खूपच आवडती. त अं असंच मंग निमकी मुखिया सगळ्यांना त्यांना हे करती. अन अं त्याच्यात, अं ती झालेली असती गावाची. त सगळे गावातले लोकं पण तिला अं खूप support करतात असं दाखवलेलंय त्या serial मध्ये.

त्या दोघीपण बहिणी खूप छान असता. त्याच्यातली मोठी बहीण थोडी शांत असती अं छोटी बहीण जास्तच अं थोडी अं म्हणजे नकचडी असती. तर ते दाखवलेलंय त्या serial मध्ये. त्यांना आई वडील नसतात. त्यांची ते अं जे असती त ती, त्यांना सांभाळायला~ सांभाळायला असतं. तसंच कि सांभाळायला असं दाखवलेलंय त्या serial मध्ये. त हे सगळं बघून आपलं अं म्हणजे entertainment होतं. त्याच्या ह्याच्या सगळ्याच ह्याच्यांनी अन अं म्हणजे आपण entertainment आपल्या जीवनात करायलाच पाहिजे. तसंच एक म्हणजे अजून अं अं म्हणजे serial आहे. त त्यापण खूप छान आहेत. जसं कि अं बिदाई serial पण खूप छान आहे. त्याच्यात अं म्हणजे खूप पहिलेची जुनी serial आहे ती. त अं त्याच्यात पण म्हणजे जे अं बिदाई serial मध्ये ती जे त्या आहे त अशा खूप छान आहे ती पण. अं म्हणजे अं अन, तसंच मला ये रिश्ता क्या केहलाता त ती पण खूप आवडते. त्याच्यात अं दाखवलय कि अक्षरा हि खूप अं चांगली असती अन तीचं लग्न होत मंग नैतिक सोबत. असं दाखवलेलंय त्या serial मध्ये. अन म्हणजे त्यांची प्रेम कहाणी दाखवलेलीय. त अक्षरा अन नंतर मंग ते म्हणजे त्याच्यात अं खूप हे करती. अन खूप म्हणजे तिच्या अगोदरची लहानपणीची serial आहे. एवढ्या कमी वयात, अं तिने त्या serial मध्ये हे केलेलय. अन खूप दिवस ती अं त्या serial मध्ये होती. पण नंतर-नंतर ती तिने ती serial सोडून दिली. मंग अं त्याच्यात अं नायराची कहाणी दाखवलेलीय. त नायराची पण love story दाखवलेलीय. ती पण अं खूप छान दाखवलेलीय त्याच्यात. त त्याच्यातपण मंग नायराचं लग्न कार्तिक सोबत होतं. अन अं तेपण म्हणजे त्यांच्या आयुष्यात पुढंच हे होतं. त मंग अं ते पण खूप छान दाखवलेलं. य सगळे अं नायराला खूप support करतात. म्हणजे कशात पण काईपण कामात. अन तिला नायराला dance खूप आवड आहे. अन नंतर नंतर मंग नायरा गायबंच होऊन जाती. अं ती गोव्याला तिकडं तिनी पाच सहा वर्ष काढलेले असतात तिकडचं. अं तिला कायरो पण होतो.

अं कायरो होतो. त कायरोची पण story खूप छान दाखवलेलीय. तिचं पण लग्न दाखवलेलंय. तर मंग अं नायरांचं अं म्हणजे ती तिचं dead होऊन जाती त म ते दाखवलेलंय. Bus मध्ये accident होत तिचा. अं तर कार्तिक एकटाच होऊन जातो. त ती मंग परत मंग तिला अं नायराचीच छान शकलं भेटते त, त त्याच्यासोबत लग्न करतो सिरत सोबत. अं त सिरत म्हणजे एकदम नायरा सारखीच असती. पण तिचं बोलणं चालणं सगळं वेगळं असतं. फक्त दिसायला ती नायरा सारखी असती. तर, असं त्या serial मध्ये दाखवलेलंय. तर नंतर मंग ती serial अजून पुढं होऊन जाती. मंग नायरा नाई का हे सिरत दाखवलेलीय त्या serial मध्ये. त सिरतची आजी असती. सिरतला, अं म्हणजे खेळ मध्ये तिला खूप आवड आहे. तिला अं boxing अं म्हणजे खूप आवडती. अन म्हणजे कार्तिकला असं वाटतं का हि नायराला म्हणजे कायरोला त्यांना सांभाळावं. अं म्हणजे अक्षु पण असती तर तिला सांभाळण्यासाठी. सगळ्यांना म्हणजे अक्षुला अन कायरोला त्यांना वाटतं कि अं म्हणजे अं नायरांचं आहे. पण ती नायरा नसते. तिचचं सिरत असते. ती तिलापण नंतर-नंतर त्या लेकरांसोबत होतो. अन मंग नंतर अं कार्तिकसोबत तिला पण म्हणजे अं प्रेम होऊन जातं हळू-हळू. तर मंग नंतर सिरत सोबतचं लग्न करून घेतात. तिला घरी आणतात मंग. ती ह्यांच्या यांच्यातच रमून जाती. अं असं दाखवलेलंय. नंतर मंग अं काय हे कार्तिक सोबत अं सिरतचं लग्न करून दिलं जातं. अन एकदम चांगलं चालतं त्यांचं. मंग सिरत अं

Business याविषयी माहिती बोलू शकतो मी. Business म्हणजे एक अशी गोष्ट आहे ज्यातून जास्त प्रमाणात income वैगेरे, अजून काही गोष्टी, म्हणजे एक प्रकारचा नफा-बीफा, नाही का? Business अनेक प्रकारचे असतात. Business करण्याच्या अगोदर आपल्याला business करायच्या आधी, business च्या idea असल्या पाहिजेत. Business करताना idea या सर्वात महत्वाच्या म्हणजे, idea. तुम्ही कोणता business करताय. Business भरपूर प्रकारचे असतात. ज्या नाही त्या क्षेत्रात business भर~ भरपूर प्रकारचे भरपूर. Business अं असं सुद्धा असू शकतो की प्राण्यांविषयी, प्राण्यांचे दूध काढून दुधाचा,

Business हा एक उत्तम असा धंदा म्हणजे म्हणजे धंदा करण्याचा एक उत्तम गरजेचं business आहे. business हा समजा करतोय आपण, business म्हणजे माणसाने faculty,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

दुसरं कोणतंच income नाहीये असं कि business मोठ्या प्रकारचा करणे. business मध्ये भरपूर प्रमाणात पैसा आहे पोरांनो. फक्त तुम्ही केलं तर पैसा आहे. नाहीतर काहीचं नाई पोरांनो. नाहीत company त दहा हजार पगार घेऊन काहीचं मिळत नाई. उद्योजक म्हणजे एक स्वतःचा business वैयक्तिक पाहिजे मित्रांनो. काहीतरी आयुष्यात घडवायचं असेल, तर एक नवीन business तुम्ही केलाचं पाहिजे. नवीन business शिवाय पर्याय नाही पोरांनो. आत्ताच्या काळात तरी नवीन पर्याय नाई. business म्हणजे एक आपुलकीचा आणि आपला विश्वासू म्हणजे business करू शकतो. Business च्या प्रत्येक आहेत म्हणजे business हा आपण कोणत्यापण गोष्टींचा करू शकतो. आपुन तर आम~ आम्ही एका ठिकाणी business म्हणजे कसं आम्ही एका ठिकाणी काम करायला गेल्तो. त्यांचं पण मोठा उद्योजक आहे इथं माणूस. म्हणजे कसं त्यांचा मोठा कारखाना आहे. कारखान्यामध्ये कसं आता ते सांगतात तसंच आपुन काम करणार. पण business त्याच इतका आहे कि त्यांची तीन-तीन लाखांचे turnover आहे. फक्त एक दहा लाख रुपये गुंतवणूक आण तू दिवसाचे दीड-दीड एक-एक लाख रुपये त्याचं income आहे. Income इतकं काढतो तो. आपले माणसं, मराठी माणसं का नाही करू शकत असा business? आपल्या मराठी माणसांनी त काहीतरी business केलं पाहिजेचं न. business करणं हे एक आपुलकीचं आणि आपल्या मराठी माणसाचं मोठं होण्याचं कारण म्हणजे business करून मोठं व्हा.

त business केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. एकमेव पर्याय म्हणजे business होय. business च्या अनेक faculty आहे म्हणजे business एक शेंगदाणा

त्याच्यापासून शेंगदाणा मालसुद्धा आपण करू शकतो. जे असे वेगवेगळ्या प्रकारचे business आहे. मोठी मोठा मोठी four wheeler घेतली त्यातूनसुद्धा आपल्याला income च आहे ना. business,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 जास्तीत जास्त आपण पंचवीस वयापर्यंत आपण काम करू शकतो. त्याच्यावर तर काई काम परत करू शकत नाई आपण. Business म्हणजे एक अशी आपुलकीची गोष्ट आहे. जे आपुन कधीपण स्वतः उठून कव्हा करू शकतो पण त्याची आपण माणसाने वेगवेगळ्या faculties वापरून केल्या पाहिजे business. business मधी अनेक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 तरी भरपूर प्रमाणात मोठा business करण्याला अर्थ आहे एक माझं म्हणं आहे वैयक्तिक. मित्रानो तुम्ही company त काम करण्यापेक्षा मोठा business करा. Business शिवाय दुसरा पर्याय नाहीये आपल्याला. Business करून मोठं. एक माणूस, एक माझा मित्र आहे नगरचा. त्याची एक वडापावची टपरी आहे. starting ला त्याला खर्चिला म्हणजे कसं, त्याचे एक चार ते पाच वडेपाव निघत होते, त्याच्यावर एकसुद्धा वडापाव विकतसुद्धा नव्हता. पण त्याने त्या त्याच दुकानाचं update करून, काही काही मोठ्या उपलब्ध scheme लावून, त्यांनी मोठं update करून. त्यांनी भरपूर प्रमाणात, आज त्याचा दिवसाचा तीस हजार रुपये income process आहे. आणि त्या income process ची, त्याची बाजारात त्याची इतकी मोठी, इतकं मोठं चालतंय कि त्याला प्रमाण नाही. आज तो दिवसाचे तीस हजार रुपये घेतोय म्हणजे महिन्याचे तो किती लाख रुपये घेतोय. असं करून आपल्याला business करावा लागन. business केला तर आपुन काहीतरी आपुलकीची आणि जिंदगी जगू शकतो. नाही त पैसा येतोय जातोय. Income tax लागतोय, नाही लागत. या business करण्यात केला पाहिजे. Business शिवाय दुसरा पर्याय नाही मित्रांनो. business परत माझ्या मित्राचं एक light fitting च सुद्धा दुकान आहे. त्या light fitting च्या दुकानात तो दिवसाचा तीस रुपयाचा bulb तो शंभर रुपयाला विकतोय. म्हणजे त्याचं जवळपास costing, शंभर रुपयाचं म्हणजे तीस रुपये तो costing करतोय तो दिवसातल्या दिवसात. तीस रुपयाचं costing करतोय तो दिवसातल्या दिवसात म्हणजे त्यालासुद्धा, चाळीस रुपये तो एका bulb मागं तो दिवसाचे चार bulb विकले तर त्याचे चाळीस रुपयेने झाले दोनशे रुपये. Company त कामाला गेलं त चारशे रुपये रोज येतोय. तो बसल्या बसल्या फक्त चार bulb चे, तो दोनशे रुपये बसल्या-बसल्या करतो. अन त्याचे दहा bulb गेले त तो दहा bulb चे ह~ किती दोनशे चारशे पाचशे आठशे रुपये कमावतोय. असं काहीतरी डोकं लावून मित्रानो काहीतरी शिका. उद्योजक व्हा. मोठे व्हा. तेव्हाचं प्रगती होईल. प्रगती त होईलचं. अनेक प्रकारचे business आहे मित्रांनो. तुम्ही करताल तशे business. Business म्हणजे उद्यो~ उद्योजक होणं म्हणजे सोप्प काम नाही. पहिल्यांदा गुंतवणूकपण त्याच प्रमाणात करावी लागते आपल्याला.

पाय भक्कम नसेल त business मध्ये आपण डोकं लावण्यात काहीच अर्थ नाही. पण business अशी एक गोष्ट आहे जी माणसाला मोठी करू शकते आणि business, Business आणि अनेक प्रकारचे loan वैगेरे-बिगेरे असतात. पण loan बिन काढून तुम्ही करताल पण तो profit मध्ये असाल तर business करा नाही त त्या business चा काहीचं उपयोग नाही. business हा मोठ्या प्रमाणात करा पोरांनो. आता कसं काही-काही लोकं समजा एक रुपयाची गोष्ट पाच रुपयाला विकता. असं पाच रुपयामागं, एक रुपया मागं, चार रुपये नफा मिळतोय, ते करायलाचं पाहिजे.

समजा आपुन माणसं बाहेरून बोलवूनसुद्धा आपल्या गावाकडे मोठी मस्त अं आपल्या building चे construction बिनस्ट्रकशन चे सर्व कामे करू शकतो आपण.

आणि पोरांनो भविष्यकाळात सर्व काही करा ते business निच करा. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. Business म्हणजे अशी एक गोष्ट आहे की माणसाला ती शून्यातून, मोठं करायचं, शंभर टक्के मोठं करण्याचा प्रयत्न करते. Business विषयी भरपूर बोलायला आहे. बोलू आपण नंतर. गंगा. गंगा नदी. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत, भागीरथी आणि अलकनंदा.

अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथीला मिळते, त्या ठिकाणाला देवप्रयाग असे म्हणतात. गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश, या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा लांबी दोन हजार नऊशे kilomere, नदी हि भारतातील मोठी नदी आहे. गंगेची लांबी दोन हजार पाचशे पंचवीस kilometers आहे. तिचं उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतावरील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदर बन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदर बनात बऱ्याच दुर्मिळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात. हिंदू धर्म येथे गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता म्हटले गेलेले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायीनी आहे. भारतातील कनोज कलकत्ता, कौंडिल्य, काशी, कौशाम्बी, पाटलीपुत्र, प्रयाग, बेहरामपूर, मुर्शिदाबाद इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसले आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी, बंगालच्या उपसागरात मिळत होती. तर ब्रह्मपुत्रा नदी काही kilometer पूर्वे स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस, ब्रह्मपुत्रेने पश्चिमेस वळण घेतले. आता दोन्ही नद्यांचा येथे संगम होतो. या बदलास इसवी सन अठराशे सत्याण्णवचा भूकंप काही अंशी कारणीभूत होता. यमुना ही गंगेची उपनदी स्वतः च एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते. dolphin च्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगेतील dolphin आणि इरावती dolphin या नावाने ओळखले जाते. याशिवाय

धौलीगंगा-विष्णूप्रयाग, नंदाकिनी-नंदप्रयाग, पिंडारी कर्णप्रयाग मंदाकिनी-रुद्रप्रयाग. गंगेचा उगम, गंगा नदीची, मुख्य शाखा भागीरथी नदी आहे. ही गढवाल मधील हिमालयातील गौमुख नावाच्या ठिकाणी गंगोत्री हिमनदी गुरुकुल पासून उगम पावते. या गंगेच्या उगमस्थानाची उगमस्थानाची-गौमुखाची उंची समुद्रसपाटीपासून एकतीसशे चाळीस meter आहे. येथे गंगेचे मंदिर आहे. शहराच्या उत्तरेस एकोणीस kilometer उंचीवर गंगोत्री तीर्थ हा हिमनदीचा उगम अडोतीसशे ब्यांन्नव meter उंचीवर आहे. हा हिमनग पंचवीस kilometer लांब, चार kilometer रुंद आणि सुमारे ऐंशी~ चाळीस meter उंच आहे. या हिमनदीतून भागीरथी छोट्या लेण्यासारख्या मुखातून अवतरते. या पाण्याचा स्रोत पाच हजार meter उंचीवर वसलेले खोरे आहे.